एक दरवाजा दिसत आहे जाण्यासाठी गेट तयार करण्यात आलेल आहे तंबूस रंगाची माती दिसत आहे पसरलेली.

एक शिडी दिसत आहे काही गवत दिसत आहे आकाश बघा किती छान दिसत आहे दृश बघायला खुप छान दिसत आहे.

वरुन बघा जांभळ्या रंगाचा पडदा टाकलेला आहे तर मागच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा पडदा टाकलेला दिसत आहे.

मोकळी जागा दिसत आहे जागेवर बघा काही झाडे लागलेली दिसत आहे काही गुलाब्या रंगाची फुलांची झाड दिसत आहे खाली कुठे माती दिसत आहे तांबूस.

चार लोकं बसलेली दिसत आहेत एक माणूस मूर्ती ची पूजा करताना दिसत आहे.

पाणी निळसर रंगाच दिसत आहे मागच्या बाजूला बघा काही पहाडी दिसत आहे.

नाव लिहलेले दिसत आहे त्याचे दरवाजा बघ उघडा दिसत आहे खाली बघा तांबूस रंगाची माती दिसत आहे कच्चा रोड आहे.

एक बघा लाइट दिसत आहे. खांबाला अडकवलेला आजूबाजूला बघा काही हिरवी झाडे दिसत आहे.

थिएटर दिसत आहे नाव लिहलेल दिसत आहे समर्थ थिएटर मध्ये --

एक मैदान दिसत आहे मैदानात बघा तांबूस रंगाची माती पसरलेली दिसत आहे कुठे कुठे--